व पाण्याची टंकी आहे व पईप नळी हाये.

व बलप चालू आहे व गार्डन आहे व लाईटी चालू आहे परदे बीरदे सगळ आहे.

एक खूप मोठा समृद्ध आहे तो समुद्रामध्ये पाणी आहे.

व मॅडम त्यांना शिकवत आहे व एक पोरगी टेबल वर बसलेली आहे व बाकीचे पोरं अभ्यास करत आहे.

व बॅगी व बॅटी बीटी रुमाल बिमाल विकण्यासाठी हाये दुकानांमध्ये बॅग बिग--

एक दुकान आहे दुकानांमधी कपडे ड्रे लहान पोरांचे ड्रेस --

लग्नामध्ये फोटो काढत आहे तीन माणसं आणि दोन बाया व बाजूला फुलं दिसत हाये व मंडप दिसत हाये व लाईट माळ दिसत हाये.